हि मोठी अशी बिल्डिंग दिसते.

एक मॅडम उभ्या आहेत साडी नेसू --

बरेच पोती आहेत तिथ पडलेल्या छोटी एक बुट्टी पडलेली दिसते.

आणि त्या मुर्त्यां अश्या पट्टीमध्ये त्यांची नावपण लिहिलेली आहेत.

मधून अशी वाट आहे आणि तिथ कमान सुद्धा दिसते.

हा सूर्य मावळलेला दिसत आहे मोठाच्या मोठा असा ग्राउंड आहे.

त्या ग्राऊंडमध्ये काही मुलं खेळातेली दिसत आहेत बाजूला तिकडं झाडपण दिसत आहेत.

हे एक लाल कलरमध्ये भारतीय डाक आहे परत काळ्या प्लेट वरती लेटर्स असं लिहिलेले दिसतंय.

इथे येसू ख्रिस्ताची मूर्ती आहे पांढऱ्यामध्ये त्यांना काचेच्या अश्या|

हे दोघेही डॉक्टर आहेत आणि ते कुत्र एक आहे तिथ ते झोपलेल आहे त्याला चेकिंग करत आहेत.

डान्सचा हॉल आहे तिथं बऱ्याच मूल मुली डान्स करत आहेत प्रत्येकाच्या अंगावरती निळा असा --

परत समोर अश्या बारक्या बारक्या कुंड्या दिसत आहे झाडांच्या लावलेल्या.